लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यातआपण बसे च्या टेबल्स आणि रिलेशनशिप्स बद्दल जाणून घेणार आहोत
येथे आपण शिकणार आहोत टेबलमध्ये दाता भरणे
Relationshipsची व्याख्या आणि त्यांची निर्मिती
लिब्रिऑफिस बसे च्या आधीच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण बेसचा परिचय databaseचे बेसिक्स तसेच डेटाबेस आणि टेबल्स बनवणे याबद्दल शिकलो
त्या ट्युटोरियल दरम्यान आपण लायब्ररी नामक डेटाबेस आणि बुक्स नावाचे टेबल ही बनवले होते
या ट्युटोरियलमध्ये आपण लायब्ररी डेटाबेस परत उघडू आणि टेबलमध्ये दाता कसा भरायचा ते शिकू
त्यासाठी आपण लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम सुरू करू या
त्यासाठी स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या स्टार्ट बटन वर क्लिक करा
एल प्रोग्राम्स वर क्लिक करा
नंतर लिब्रिऑफिस सूट मधील लिब्रिऑफिस बसे वर क्लिक करा
आपण मागील ट्युटोरियलमध्ये लायब्ररी डेटाबेस तयार केल्यामुळे आता आपल्याला तो केवळ उघडायचा आहे
ते करण्यासाठी ओपन अन एक्झिस्टिंग डेटाबेस फाइल या पर्यायावर क्लिक करा
रिसेंटली यूझ्ड या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला लायब्ररी डेटाबेस दिसेल
आता फिनिश या बटणावर क्लिक करा
जर तुम्हाला तो दिसत नसेल तर लायब्ररी डेटाबेस सेव्ह केलेली विंडोज डायरेक्टरी उघडूया
त्यासाठी मध्यभागी असलेल्या ओपन बटणावर क्लिक करा
फाईल मिळाल्यावर त्यावर क्लिक करा
आणि ओपन बटणावर क्लिक करा
आता जर लिब्रिऑफिस बसे हा प्रोग्रॅम आधीपासूनच सुरू असेल तर आपण लायब्ररी डेटाबेस येथून उघडू शकतो
त्यासाठी वरील फाइल मेनू वर क्लिक करा आणि मग Openवर क्लिक करा
आपण लायब्ररी डेटाबेस ही फाईल जेथे सेव्ह केली आहे ती विंडोज डायरेक्टरी उघडू या
libraryओडीबी या फाईलवर क्लिक करा
आणि मग Openवर क्लिक करा
आता आपण लायब्ररी databaseमध्ये आहोत
डावीकडील पॅनेलमधील databaseच्या सूचीतील टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा
उजवीकडील पॅनेलमधील टेबल्सच्या सूचीत बुक्स हे टेबल असल्याचे दिसेल
आता बुक्स या टेबलवर राईट क्लिक करा
येथे तुम्हाला निवडण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत
आता या टेबलमध्ये दाता भरण्यासाठी Openवर क्लिक करा
किंवा आपण टेबल उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक देखील करू शकतो
नवी विंडो उघडेल
बुक्स - लायब्ररी - लिब्रिऑफिस Base टेबल दाता व्ह्यू
आता आपण प्रत्येक सेलमध्ये टाईप करून बुक्स या टेबलमध्ये दाता भरायला सुरूवात करू
लक्षात घ्या की बुकिड या कॉलमला ऑटोफिल्ड आहे
याचा अर्थ आपण समाविष्ट करत असलेल्या दाता च्या प्रत्येक ओळीला बेस आपोआप चढत्या क्रमाने क्रमांक देईल
स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे आता आपण एकेक रॉव च्या सेल्स मध्ये दाता भरू या

अशा प्रकारे आपल्या बुक्स या टेबलमध्ये सॅम्पल दाता च्या 5ओळी आहेत
वरील फाईल मेनूमधील क्लोज वर क्लिक करून आपण ही विंडो बंद करू या
येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे
प्रत्येक मेंबरची माहिती उदाहरणार्थ मेंबरचे नाव आणि फोन नंबर असलेले मेंबर्स नामक टेबल बनवा
त्यामध्ये ही पुढील तीन फील्ड्स समाविष्ट करा
मेंबर इद विथ फील्ड टाइप इंटिजर आणि ही प्रायमरी की बनवा
नामे विथ फिल्डटाईप टेक्स्ट फोन विथ फिल्डटाईप टेक्स्ट हे झाले की मेंबर्स टेबल अशा प्रकारे दिसेल
आता ही विंडो बंद करा
आता आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मेंबर्स टेबलमध्ये चार सॅम्पल मेंबर्स ची माहिती समाविष्ट करू या
जसे आपण बुक्स टेबलसाठी केले होते
हे झाले की आपण विंडो बंद करू
आता मुख्य विंडोवर परत जाऊन टेबल्स या आयकॉनवर क्लिक करा
आता आपण बुक्स इश्यूड हे तिसरे टेबल बनवू या
बुक्स इश्यूड या टेबलमधील फील्ड्स पुढीलप्रमाणे असतील
इश्यू इद फील्ड टाइप इंटिजर
बुक idफील्ड typeइंटिजर मेंबर इद Field typeइंटिजर इश्यू dateफील्ड typeदाते रिटर्न dateफील्ड typeदाते एक्चुअल रिटर्न dateफील्ड typeदाते चेक्ड inफील्ड टाइप yesनो बोलियन अशा प्रकारे आपण बुक्स इश्यूड हे टेबल बनवले आहे
आणि आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा सॅम्पल दाता आपण टेबलमध्ये भरू या
जरी आत्ता याचा काही संदर्भ लागत नसला तरी काय होते हे लवकरच आपल्याला कळेल

आता आपल्या लायब्ररी डेटाबेस मध्ये सॅम्पल दाता सहित तीन टेबल्स आहेत
आता आपण डेटाबेस मध्ये रिलेशनशिप्स निर्माण करण्याबद्दल जाणून घेऊ
आपण तीन वेगवेगळ्या प्रकारची माहिती संचित करण्यासाठी तीन टेबल्स बनवली आहेत
बुक्स मेंबर्स आणि मेंबर्स ना इश्यू केलेली बुक्स तसेच आपण या तीन टेबल्स मध्ये प्रत्येक पुस्तक प्रत्येक मेंबर आणि वाचायला दिलेले प्रत्येक पुस्तक वेगवेगळे ओळखण्यासाठी तसे कॉलम्न्स बनवले आहेत
त्या प्रायमरी कीज आहेत
प्रायमरी कीज एक फायदा म्हणजे ती अनेक टेबल्स मध्ये संबंध प्रस्थापित करण्यास मदत करते
परंतु आपल्याला या relationshipsची गरज का भासते
बुक्स इश्यूड या टेबलकडे लक्ष द्या
येथे आपण बुक इद आणि मेंबर इद ही फिल्ड बघू शकतो
बुक्स इश्यूड या टेबलमध्ये त्यांची कोणतीही वॅल्यू असू शकते
परंतु या टेबलमधील व्हॅल्यूज आणि अनुक्रमे बुक्स एंड मेंबर्स या टेबल्समधील व्हॅल्यूज यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे
म्हणजे जर बुक्स टेबलमध्ये मॅकबेथ या पुस्तकाचा बुक इद 3 असेल तर बुक्स इश्यूड या टेबलमधील बुक इद मध्ये 3 या क्रमांकाच्या सहाय्याने आपण त्याच पुस्तकाशी संदर्भ जोडू शकतो
मग आपल्याला ही दोन टेबल्स स्पष्टपणे एकमेकांना जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठेतरी संबंध जोडणे आवश्यक असते
उदाहरणार्थ मॅकबेथ हे पुस्तक रवी कुमार यांना २जून २०११ रोजी दिले गेले आहे
किंवा एखादे पुस्तक केवळ लायब्ररीच्या मेंबरला दिले गेले आहे
इतर कोणालाही दिलेले नाही याची खात्री तुम्ही कशी कराल
रिलेशनशिप्स च्या सहाय्याने आपण या सर्व गोष्टी साध्य करू शकतो
ज्यामुळे दाता एकमेकांना जोडण्यास मदत होते
फिल्डसमधील परस्परसंबध प्रस्थापित करून आपल्याला बुक्स आणि मेंबर्स टेबल्स मधील व्हॅल्यूज वापरणे बंधनकारक करता येते
हे कसे ते पाहू
लिब्रिऑफिस Baseच्या मुख्य विंडोतील टूल्सवर क्लिक करा
नंतर रिलेशनशिप्स वर क्लिक करा
येथे एक पॉप अप विंडो उघडेल
येथे सगळ्यात वरचे टेबल सिलेक्ट करा आणि एड या बटणावर क्लिक करा
तसेच आता हे सर्व इतर दोन टेबलसाठी पुन्हा करा
ही पॉप अप विंडो बंद करा
आता आपल्याला बुक्स बुक्स इश्यूड आणि मेंबर्स तिन्ही टेबल्स एका ओळीत दिसतील
क्लिक ड्रॅग व ड्रॉप यांचा उपयोग करून टेबल्समध्ये योग्य ते अंतर ठेवा
आता बुक्स टेबलमधील बुक इद वर क्लिक करा आणि ते ड्रॅग करून बुक्स इश्यूड या टेबलमधील बुक इद वर ड्रॉप करा
ह्या दोन फील्ड ची नावे जोडणारी एक रेषा दिसेल
अशा पध्दतीने आपण तिथे एक रिलेशनशिप प्रस्थापित केली आहे
आता आपण मेंबेरिड साठी पुन्हा तसेच करू या
मेंबर्स टेबलमधील मेंबेरिड वर क्लिक करून ते ड्रॅग करा आणि बुक्स इश्यूड टेबलवर ड्रॉप करा
आपण आत्ताच प्रस्थापित केलेल्या दोन्ही रिलेशनशिप्स तुम्ही बघू शकता
अशा पध्दतीने आपण रिलेशनशिप्स प्रस्थापित करू शकतो
आणि त्यामुळे रिलेशनल डेटाबेस मधील विविध टेबल्समधील संचित केलेला अर्थपूर्ण दाता एकमेकांशी जोडला जातो
अशा प्रकारे आपण टेबल्स एंड रिलेशनशिप्स वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
टेबलमध्ये दाता समाविष्ट करणे आणि रिलेशनशिप्स प्रस्थापित करणे या बद्दल आपण शिकलो
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद